अह त्या वे अह बिल्डिंग वर एक साऊंड आहे स्पीकर आहेत झाडे आहेत अह नारळाचे झाडे आहे.

एक हे एक सर्कल किंवा गोलाकार डिज़ाइन बनवलेले आहे. कुंडीमध्ये --

ह्याचं खूप मोठा लांब समुद्र आहे अह खूप मोठे डोंगर आहेत दगडे आहेत झाडे आहेत काही झाडे सुकलेले आहेत तर काही झाडे हिरवीगार--

अह एक सोफा आहे दोन खुर्च्या आहेत ठेवलेल्या एक माणूस बसलेला आहे.